अननस आहे कलिंगड़ आहे टरबूज आहे पपई आहे संतरे आहे मोसंबी आहे अंजीर आहे अशे वेग वेगळे फळे ठेवलेले आहे.

या चित्रामध्ये एक बॅग आहे या बॅगी वरती अह ही बॅडमिंटन ची बॅग आहे या बॅग वरती बॅडमिंटन काढून ठेवलेल आहे.

ते घोड्यावर बसलेले आहेत. आजूबाजूला फूलांनी सजावट केलेले आहे लाइटस आहे.

या चित्रा मध्ये एक अह पूतळे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.

या चित्रा मध्ये कपड्याच दुकान आहे या कपड्याच्या दुकानामध्ये खूप कपडे ठेवलेल्या आहे.

कड्याने ता ह- तार्‍याचे कंपाऊंड तयार केलेले आहे त्याच्या बाहेर खूप हिरवेगार झाडे अ शो चे झाडे आहेत.